दृष्यांमधे आपल्याला असे पाहायला मिळते की समोर एक मोठि मंडप आहे ते मंडप गुलाबी व चॉकलेटी रंगांचे दिसत आहे त्या मंडपा च्या बाजूला झाडे दिसत आहे.

बाजूला इमारती दिसत आहेत त्या इमारती समोर रस्ता आहे त्या रस्त्या वरून गाडी जाताना दिसत आहे व झाडे सुद्धा ते आहेत ती झाडे हिरव्या रंगाची आहेत झाडे छोट्या मोठ्या आकाराची आहे.

आहेत त्यामध्ये कांदे बटाटे व विविध प्रकारची भाजी दिसत आहे बरेच माणसे रस्त्यावरून चालताना दिसत आहेत व काही भाजी घेताना दिसत आहेत.

दृश्या मध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की हे एक जंगला मधील दृष्य आहे त्या जंगलामधील दृष्य आहे जंगलामध्ये सर्वत्र जाडे दिसत आहे झाडे छोट्या मोठया आकाराची आहे.